त्याच बरोबर त्या माणसांच ही मन सांभाळण त्यांनाही काहीही वाईट न वाटता त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळवू--

अशाठिकाणी निवांत वेळ घालवावा आणि कितीही वेळ घालवावा तरी तो कमीच पडावा.

हा मोठा परिसर खूपच सुंदर ये.

एक मनमोहक दृश्य आहे त्या मंदिरात मन शांत होत या ठिकाणी आल्यानंतर.

त्या रंगबिरंगी ट्यूब लाईट किती मनमोहक दृश्य आहे किती खूप सारी माणस आहेत आणि सगळी माणस खूप आनंदात दिसत आहेत प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे.